आहे साबून आहे हे रिन सा--

तारे दिसत आहे आभाळ दिसत आहे.

दोन चपला ठेऊन आहे आणि --

मंदिरात गेट वर एक माणूस उभा आहे.